म्हणजेच आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनातला किती मोठा point आहे. आरोग्य जर, चांगलं असेल तर, व्यक्ती स्वतःच ध्येय गाठण्यासाठी सक्षम होतो. आपण बघतो. की, आरोग्य म्हणजे नुसत शरीरानी सुदृढ असणं योग्य नाही. तर, त्याच mentally mind सुद्धा distract झालेलं नसावं. त्याच mind सुद्धा fresh असावं आणि आरोग्य म्हणजे नुसतं mind च नसून तर त्याचे समाजाशी असलेले संबंध म्हणजे सामाजिक आरोग्य हे देखील त्याच चांगलं असणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो जरी शरीरानी तो व्यक्ती सुदृढ असेल आणि मनानी कुठेतरी त्याचे विचार कमकुवत असतील. कुठेतरी त्याला स्वतःची कमतरता भासत असेल. कुठेतरी मला ही गोष्ट जमत नाही, ही गोष्ट जमणार नाही. माझ्यामध्ये ती quality नाही. अशे जे negative विचार आहेत जर, त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतील. तर, तो त्याच ध्येय गाठण्यासाठी अं कुठतरी अडचणी निर्माण होतात. म्हणजेच एक प्रकारे mentally हे आरोग्य देखील. शारीरिक आरोग्य बरोबर त्याच तेवढंच गरजेचं आहे. आणि आपण बघतो mentally health चांगलं असेल म्हणजे mind fresh असेल आणि त्याच अह mind बरोबर त्याचे वच विचार ही छान असतील. मला ही गोष्ट जमती मी ही करणारच

अं या मध्ये आपण डोळे बघू शकतो. हात पाय बघू शकतो. अं किंव्हा त्याच वजन यावर देखील त्याच खूप depend असत जर, त्याची इच्छा असेल. मला police भरतीत जायचंय परंतु वजन कमी असल्यामुळे ती व्यक्ती तिकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच प्रमाणे हात पाय म्हणजेच हे देखील माणसाचं म्हणजे शारीरिक आरोग्य चांगलं असण तेवढंच गरजेचं आहे. कारण शारीरिक आरोग्य जर, चांगलं असेल त्याच बरोबर मानसिकही आरोग्य चांगलं असेल तर, अशी व्यक्ती स्वतः च आयुष्य जगण्यासाठी सक्षम होते आणि स्वतःच्या आयुष्य बरोबरच ती घरातल family च म्हणजेच आपल्या परिवाराचं देखील आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल. आपण बघू शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मग आपण काय काय करू शकतो? शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यक्तीचा आहार, व्यायाम, योगा यांसारखे महत्वाचे point त्यांनी जर अवलंबिले तर व्यक्ती स्वतःच शारीरिक आरोग्य चांगल्या प्रकारे ठेऊ शकतो. परंतु यावेळी जेवण बाहेरचे अन्न पदार्थ जास्त खाण यामुळे त्याचे शरीर शारीरिक आरोग्य कुठतरी धोक्यात जात कारण बाहेरचे पदार्थ हे स्वछ पाण्याने बनवलेले आहेत का? व्यवस्थित घासलेले आहेत का? अं हात स्वछ आहेत का? यावर depend असत. कारण हे अन्न पदार्थ जर, उघडे असतील. तर, त्यावर माश्या बसतात आणि ह्या माश्या कुठे कुठे बसून आलेल्या असतात? आणि ह्या माश्या त्याच अन्न पदार्थावर बसतात आणि आपण ते अन्न प्रर पदार्थ ग्रहण करतो.

कारण त्याच शारीरिक आरोग्य कुठेतरी धोक्यात गेलेलं असत. म्हणजेच त्याच शारीरिक आरोग्य चांगलं नसत. तर बाहेरचे अन्न पदार्थ खाण्यामुळे त्याच प्रमाणे आपण बघतो की व्यक्तिंना आजकाल अं कामावर घाई किंव्हा mobile बघणे किंव्हा TV बघणे यामुळे जेवणाला उशीर होतो. मग उशिरा जेवल्या नंतर acidity अं पोटाचे आजार यांसारख्या समस्यांना त्या व्यक्तीला सामोर जावं लागत आणि या समस्यांना सामोरे जायचं म्हणजे त्याच आरोग्य कुठंतरी धोक्यात गेलेलं असत.

त्या नंतर आपण बघतो की, ही भाजी आवडत नाही, ही भाजी खायची नाही, ती भाजी नको, अन्न पदार्थ निवडून खाणे यांसारख्या गोष्टीमुळे मग अं व्यक्तीला आवश्यक असणारे पोषक तत्व भेटत नाही आणि त्याला शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे proteins, carbohydrate यांसारख्या गोष्टी त्याला अन्न पदार्थातून मिळत नाहीत आणि मग कुठतरी त्याच श शारीरिक आरोग्य धोक्यात जात आणि शारीरिक आरोग्य जर, धोक्यात गेल तर, मग व्यक्तीच जीवन एक प्रकारे शारीरिक आरोग्याने दुर्बल होऊन जात त्याच बरोबर आपण व्यायामाचीही तेवढीच गरज आहे आजकाल आळसाने प्रत्येकावर ताबा केलेला आहे. आणि आळस असेल तर व्यक्ती मग अं व्यायाम करीत नाही खूप झोपण, कंटाळा करण यामुळे मग त्याच होत नाहीत कुठेतरी अं विविध आजार अं होतात. आणि मग त्यांचं शारीरिक आरोग्य धोक्यात जात मग अश्यावेळी माणसाचं माणसाने व्यायाम कारण ही तेवढाच गरजेचं आहे कारण व्यायाम केल्यामुळे मग त्यांचे स्नायू बळकट होतात. अं अवयवांना व्यायाम मिळतो. यामध्ये आपण मग डोळ्याचे व्यायाम, हाताचे व्यायाम, मानेचे व्यायाम, कमरेचे व्यायाम, पोटाचे व्यायाम यांसारखे विविध व्यायाम करून आपण आपल्या वेगवेगळ्या PART सुरक्षित म्हणजेच मजबूत मजबूत करू शकतो. म्हणजेच आपलं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला आहारा बरोबरच झोप, विश्रांती, व्यायाम आणि अन्न पदार्थ आहार या सर्व गोष्टी

कमी बोलणं मोकळेपणान बोलणं नाही आपले विचार मनामध्येच ठेवणं यांसारख्या विचारामुळे व्यक्तीच मनातलं जे विचार आहेत ते आतमधेच राहतात. आणि अशे व्यक्ती कुठेतरी मानसिक आरोग्याला बळी पडतात. जी व्यक्ती अं निर्बीघन पणे बोलते इतरांशी संवाद करते मन मोकळेपणाने बोलते.

स्वतःच आरोग्य कुठतरी सुरक्षित ठेवण्यासाठी किंव्हा चांगलं ठेवण्यासाठी स्वतःलाच मदत करते. काही काही व्यक्ती फक्त स्वताः स्वताः गप्प बसने स्वःताचे विचार स्वतः करणे इतरांशी विचार विनिमय न करणे मग अशे व्यक्ती एखादा निर्णय घेतानी कुठंतरी चुकतात कारण आपण आपला निर्णय घेतानी एकमेकाची विचार विनिमय केला तर मग त्यांचे काही विचार असतील. आपले काही विचार असतील त्यांचे काही अनुभव असतील ते आपल्याशी आदानप्रदान करतात आणि त्यामुळे काय होत मग आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते. आणि व्यक्ती आपल आरोग्य चांगले ठेवन्यासाठी आपल्या स्वतःलाच मदत करत मित्रानो या नंतर आपण मानसिक आरोग्य बघू मानसिक आरोग्य हा देखील तेवढाच आपल आरोग्य चांगलं ठेवण्याचा point आहे. मानसिक आरोग्यामध्ये मग आपण समाजाशी कस वागतो? समाजामध्ये आपली काय status आहे? समाजामध्ये आपली व्यक्तिमत्व कस आहे? एकदम भांडकुदळ, एकदम अं चिडका स्वभाव एकदम रंगीट स्वभाव अशे व्यक्ती मग समाजासाठी ही खूप घातक असतात. रागाच्या भारत ते काय करतील एकमेकांशी प्रेमानी न वागणारे व्यक्ती मग अश्या व्यक्तीना अं कुठेतरी स्वतःच्या आरोग्य बरोबर ते दुसऱ्यांच्याही आरोग्यावर परिणाम करत असतात. म्हणजेच एकंदरीत माणसाचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माणसाचं आरोग्य जर, चांगलं ठेवायचं असेल तर, शारीरिक आरोग्या बरोबर व्यक्तीला मानसिक आरोग्य त्याच प्रमाणे सामाजिक आरोग्य अश्या तिन्ही बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे. जर या तिनीही बाजू त्यांच्या योग्य असतील. ह्या तिन्ही बाजू त्याच्या चांगल्या असतील. तर, अशी व्यक्ती आपलं आरोग्य चांगलं ठेऊन स्वतःच जीवन चांगलं बनवण्यासाठी स्वतः मदत करते. अश्या व्यक्तीने मग प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या तीनही गोष्टींचा समावेश केला पाहिजे आणि या तीनही गोष्टी बघणं गरजेचं आहे. या तीनही गोष्टी जर, व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगल्या असतील.

अशी व्यक्ती मग सुखी समाधानी आणि आनंदाने जगते म्हणजेच जर आपण आलं आलो आणि कोणतंही कार्य न करता म्हणजे कुठंतरी आजारानी ग्रस्त कुठंतरी मानसिक आरोग्यानी ग्रस्त कुठंतरी सामाजिक संबंध बिघडलेले मग अश्या जीवनामध्ये जगून किंव्हा अं जीवन जगून कोणताच फायदा होत नाही. म्हणून जर, चांगलं जीवन जगायचं असेल आपली किर्ती चांगली ठेवायची असेल तर, आपल्याला आरोग्य सुदृढ असणं खूपच गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो. mean point म्हणजे आरोग्याकडेच बऱ्याच झनांच नाही. बरेच झण काय खाव काय नाही खाव या अज्ञानामुळे देखील त्याच आरोग्य चांगलं राहू राहत नाही कारण fats वाढतात कोण्यात्या व्यक्तीला fats ची गरज असते. कोणत्या व्यक्तीला fats जास्त होतील. हे याच अज्ञान असल्यामुळे मग अश्या व्यक्ती आपलं आरोग्य कुठंतरी धोक्यात ठेऊन मग वजन वाढी वजन वाढीमुळे मग diabetes लठ्ठपणा, हृदय विकार यांसारख्या विविध आजारांना त्यांना सामोर जाव लागत आणि विविध आजारांना आपण स्वतः आमंत्रण देत असतो. ते कस म्हणजे व्यवस्थित अन्न पदार्थ न खाणे किंव्हा व्यायाम न करणे पुरेशी झोप विश्रांती न घेणे यामुळे मग काय होत.

आपलंच जीवन आपण कुठे तरी धोक्यात टाकतो. म्हणजे चांगल्या जीवनासाठी आपल्याला आरोग्य चांगल ठेवणं खूपच गरजेच आहे. आरोग्य जर, चांगलं नसल तर, मग व्यक्ती स्वतःच्या जीवनाबरोबरच स्वतःच्या परिवारा तल्या लोकांचही जीवन चांगलं ठेवलंच असं नाही कारण स्वतःच्या जीवना बरोबर त्याला family च ही आरोग्य सांभाळायचं असत आणि family च आरोग्य सांभाळण्यासाठी मग त्याला स्वतःला वयक्तिक रित्या सुदृढ तिनीही बाजूंनी शारिरीक, मानसिक, सामाजिक अश्या तीनही बाजूंनी जर, तो सुदृढ आणि निरोगी असेल. तर, तो स्वतःच्या आरोग्य बरोबर स्वतःच्या family च स्वतःच्या family च आरोग्य जर, चांगलं ठेवलं तर, तो स्वतःच्या family बरोबर स्वतःच आरोग्य आणि समाजाच आरोग्यही चांगलं ठेवण्यासाठी त्याला मदत होईल. आणि तो आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी तो एक प्रकारे सक्षम होऊन. आपल्या जीवनाचा भगवंताने दिलेल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊन. आपलं जीवनमान चांगल ठेवेल अश्या पद्धतीने प्रत्येकाने या गोष्टीचा अवलंब केला तर आपलं जीवन सुखी आणि आनंदी बनवू शकतो. bye guys